रस्त्यावर कुठेही असह्य असते. पडलेले मुलांना मात्रूच्या पदराखाली घेऊन पाया लावणी विदर्भाकडून सिंधुताई सपकाळ या अनाथांची माया म्हणून ओळख ठेवल्या जातात इतर भागातील वर्धा जिल्ह्यामध्ये पिंपरी येथील खेडे किंवा नाही कुटुंबात चौदा नोव्हेंबर एकोणाविशे सत्तेचाळ रोजी मध्ये झाला. मराठी चौथीपर्यंत शिक्षण झालेले असते. तरी त्याच्या वाचनाची गती विलक्षण छोटे इतके तरी त्यानुसार बसून दोन मिनिटांचा शरीरातून त्यांच्या विचारांना बसून एक दोनच मिनिटात ताबा घेतो त्यानूसार ते ही स्वतःच्या पदावर बसले अशा अनेक नको तश्या अनाथ मुलांना सांभाळ करून त्यांच्यावर चांगले संस्कार करणे याचे करणे शक्य नव्हते त्यांनी

त्यांना सारखेच झाले तेव्हा त्यांनी गोठ्यात एक कन्येला जन्म दिला अनेक खडतर प्रसंगात तोंड देत असताना एका तर विचार माईंच्या मनात आला तर आपल्या माघे आपल्या बाळाचे काय बाळाचे लढण्यात त्यांना भानावर आले सिंधुताईंमधील आई नव्याने जन्माला आले. आदिवासी वनवासी यांच्या व्यवस्थापनेसोबत माईंचा सगळ्या अनाथ मुलींना आई झाली यांच्या ममतेने त्यांना हृदयाशी घेतले कि मी एक त्यांचे नाव अनाथ अनाथ मुला मुलींना हक्काचे घर आणि आईला जगावेगळे काम त्यांनी केले सध्या पुण्यात स्वतः आहे अनाथ लहान मुलांना मायेची असते ती भरेल

अनाथ मुलांना आपण त्यातून घालवले. त्यांनी जीवनाचा अर्थ उमगावला. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असलेला देश आहे आणि या लोकसंख्येचा महत्वाचा पूर्ण भाग मुले आहेत. परंतू या लहान मुलांचा भाग फारसा भाग अनाथ किंवा सोडून दिलेला आहे आणि त्यांनी गरीबात जीवन जगण्यात भाग पडलेला जातो आणि समाजातील सतत नाकारले जावे लागते करते सिंधुताई सपकाळ यांची ती कहाणी देखील अशाच अपमानाचा पुरावा आहे. एक नोव्हेंबर एकोणीशे अट्ठेचाळीस रोजी जन्मलेल्या सिंधुताई हे दृश्य महाराष्ट्रातील वर्धा जिल्यातील पाळण्याच्या नजरेतून पाहिले नेहमी अनावश्यक मानल्या जाणाऱ्या तिला जळगाव जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे जळगाव जिल्यातील प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्वाचे

येथील सोने शुध्दते बद्दल प्रसिद्ध आहे जळगाव शहरात ठिबकसिंचन, पाण्याचे पाईप दाळ व कापड, इत्यादी उद्योग आहे

उंची वर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते. जळगाव जिल्ह्यात तांगदेव या ठिकाणी तापी, पूर्णा या नद्यांचा संगम होतो. तापी पूर्णा खोरी हा खाचदरीच प्रदेश आहे इतिहास जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळजीराव भोईटे यांनी केले सरदार तुळाजीराव भोईटे

समाज जीवन जळगाव जिल्यात हिंदू, मुस्लिम, शीख, जु, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात सोबतच च भिल पावरा

खेडी बुद्रूक, जिल्हा पेठ, जुनी जळगाव, नवी पेठ, निमखेडी, पिंप्राळा, बळी रामपेठ, महाबळ, मुक्ताई नगर, भोईटे नगर मेहरूण, रामपेठ, शंकरराव नगर, शनिपेठ, शाहूनगर, रामानंद नगर हवामान, जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे जळगाव जिल्यात सारासारी पंच्यात्तर ते ऐंशी CENTIMETER पाऊस पडतो जैवविवीधता जळगाव जिल्यात खूपच जैवविवीधता आढळून येते नागरी प्रशासन जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महानगरपालिकेमार्फत चालविला जातो महापालिकेची प्रशासकीय इमारत सतरा माजली आहे त्या इमारतीचे नाव सरदार वल्लभाई पटेल आहे महानगर व पोलीस यंत्रणा राज्याच्या गृह मंत्र्यालायाने नियुक्त केलेला एक IPS अधिकरी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे त्यामुळे येथील पोलीस व्यवस्था महाराष्ट्र राजाच्या गृह मंत्र्यालायच्या अक्खी तयारीत येते परिवहन लोहमार्ग जाळगाव हे एक जिल्ह्यातले महत्वाचं रेल्वे JUNCTION असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यांच्या सारख्या मोठ्या शहरानंशी रेल्वे मार्गाने जोडलेला आहे. जळगाव जिल्यात भुसावळ, चाळीसगाव पाचोरा हि junction ने आहेत त्यापैकी भुसावळ railway स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे junction म्हणुन ओळखले जाते. हवाई मार्ग जळगाव शहरात विमानताळ असून जळगाव ते मुंबई हि टिवचिट या AIRLAND ची विमान सेवा सुरु आहे नुकतेच जळगाव ते अहमदाबाद विमान सेवा उपलध करून देण्यात आली आहे. रस्ते जळगाव शहरातून राष्टीय महामार्ग क्रमांक सहा सुरत, धुळे, मुक्ताई नगर, नागपूर जातो तसेच जिल्ह्यातली महत्वाचे शहरे हे राज्य महामार्गाने जोडले गेले आहेत. लोकजीवंन जळगावात मराठी भाषा बोलली जाते. बहुतेक लोक खान्देशी म्हणजेच लेवा गण बोली हि भाषा बोलतात. याच लेवा गणबोली मध्ये प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आहे अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात काही ठीकाणी वराडी बोली सुद्धा भाषा बोली जाते चेत्रपाटगृहे जळगावत अनेक multiplex आहेत यात मराठी इंग्रजी भाषा व इंग्रजी picture दाखविले जातात जळगाव स्थानका जवळील रिगल metro नटवर इत्यादि MULTIPLEX आहे मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि राजकमल या चित्रपट गृहात पाहावयाला मिळतात. आयनऑग हि राया छत्रपती

माता मनुदेवी, ओंकारेश्वर मंदिर, श्री राम मंदिर संस्थान जुने जळगाव, पद्मालय, सप्तशृंगीमता मंदिर, शिरागड, लहान गड, मंगळग्रह मंदिर अमळनेर, पटणा देवी मंदिर, चाळीसगाव, मनुदेवी मंदिर, हरेश्वर मंदिर चोपडा, श्री कालभैरव मंदिर, तांगसेंनी, खाद्य संस्कृती जळगाव चे

देन्यात येणाऱ्या भंडाऱ्यात बनवारी वरण भट्टी आणि वांग्याची घोटलेले भाजी ही खूप प्रसिध्द आहे वर्तमान पत्रे दैनिक लोकशाही सहादिव्य सारथी जळगाव LIVE आणि युवा मन जळगावातील प्रसिद्ध महाविद्यालये जी. प. विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय मुळजीजेठ महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव SSBT college of engineering and technology जळगाव, गोदावरी college of engineer जळगाव g h raisoni institute of engineering and management जळगाव गुलाबराव देवेकर college of engineering and polytechnic जळगाव government polytechnic जळगाव

चामुंडा माता homeopathy college व्यवस्थापन महाविद्यालय KC institute of management and research college of social work संशोधन संस्था केळी संशोधन केंद्र आणि तेलबिया संशोधन केंद्र जळगावला आहेत. खेळ softball खोखो, football कबड्डी cricket कुस्ती मुष्ठी युद्ध badminton, lawn tennis, hockey, table tennis इत्यादी प्रसिद्ध पर्यटनस्थळे ओपण देव सोपण देव हे गरम पाण्याचे झरे जळगाव पासुन पसतीस किलो मीटर अंतरावरील सातपुडा पर्वतावरील मनू देवी मंदिर पाल व यावाल अभयारण्ये पद्मालय येथिल गणेश मंदिर चाळिसगांव तालुक्यातील काली मठ पाटणा देवी, वाळशीरी व गंगाआश्रम, पाल, हे थंड हवेचे ठिकाण जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जैन irrigation system limited व गांधी संग्रालय या प्रसिध्द संस्था आहेत येथुनच जवळ जग प्रसिध्द अजिंठा लेणी आहे जळगावला मराठावाड्याचे प्रवेश दार सुद्धा म्हणतात जळगाव शहर हे समुद्र सपाटी पासून साधारणता दोनशे नऊ मीटर उंची वर आहे गिरणा नदी शहराचा

मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटूंबाचे पूर्वज दुरदुर्गोजी राज भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्टावंत सेवक असल्या कारणाने महाराजांकडून त्यांना नशिराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हूणून मिळाले होते

यांचा समावेश असतो आपण रोज वेगळ्या प्रकारच्या भाज्या अनेक आहारामध्ये खातो त्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच या भाज्या आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात. भाजी हा आपल्या रोजच्या आहारामधील महत्त्वाचा घटक असतो. पण आप पण पालेभाज्यांना पालक, मेथी, पोकळा आपल्या आहारामध्ये विशेष असे महत्व आहे. कारण पालेभाज्यांमध्ये अधिक अधिक प्रमाणात पोषक घटक असतात.

पोकळा, फ्लॉवर आणि कोबी यासारख्या अनेक भाज्या येतात. भाज्यांमध्ये आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लागणारे जीवनसत्व Antioxidant परिपूर्ण आहे.

फुले किंवा बिया असू शकतात. भाज्या या जगभरातील एक मुख्य अन्न आहे आणि यांना आधुनिक शेतीच्या मूलभूत भाग मानला जातो. कारण भाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट असतात. भाज्यांमध्ये शक्यतो कॅलरीज कमी असतात. परंतु या भाज्या पोषक घटकांनी भरलेल्या असतात. म्हणू म्हणून लोक या भाज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करतात. भाज्या खाल्ल्याचे फायदे अनेक हिरव्या भाज्यांचा पासून आपल्याला अनेक पोषक घटक मिळू शकतात. आणि पालक या भाजीमध्ये पोटॅशियम असते आणि पोटॅशियम हे आपल्या शरीरातील सोडियम आधी कार्यक्षमतेने शुद्ध करण्यास मदत करू शकते. आणि या शरीरातील प्रक्रियेमुळे रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो. भाज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी आणि चरबी असते. त्यां त्यामुळे आपले वजन नियंत्रित करण्यास मदत होते. भाज्यांमध्ये विशेष करून फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे आपले पचन चांगले होण्यासाठी मदत करू शकते. जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या आहारामध्ये सेवन केल्या तर हृदयरोग उष्माघात उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या रोगांपासून संरक्षण होते. माझ्या हल्ल्यामुळे आपली त्वचा सुंदर बनू शकते तसेच भाज्यांच्या मुळे केसांची वाढ आणि संरक्षण होते हिरव्या भाज्यांमुळे भाज्यांमध्ये glay Glycesim index चे प्रमाण कमी असते आणि भाज्यांमध्ये मॅग्नेशियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि त्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो भाज्यांमध्ये असे देखील पोषक घटक असतात जे आपल्या डोळ्यांचे देखील संरक्षण करू शकतात उदाहरणार्थ पालक लाल मिरची आणि corn इत्यादी जर तुम्हाला मेंदू तीक्ष्ण करायचा असेल तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करा. पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात antioxidants आणि foliate असते जे आपल्या मेंदूच्या प्रगतीसाठी एक मुख्य पोषक घटक आहेत. बीट अनेक भाज्यांमध्ये आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. त्यामधील एक महत्वाची महत्वाची महत्वाची आणि पोषक घटक भरपूर असलेली एक फळभाजी म्हणजे बीट बीट हे कापले तसेच कच्चे खाऊ शकतो किंवा त्याचा रस बनवून पियू शकतो कारण यामुळे आपल्याला अनेक रोग

रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. कारण यामध्ये alpha lipoic नावाचे antioxidants असते जे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. बीट आणि बीट आपण सँडविच मध्ये वापर करू शकतो. सलाड मध्ये वापरू शकतो. किंवा रस बनवून ठेवू शकतो. गाजर या फळभाजी मध्ये

धोका कमी करण्याची क्षमता असते. गाजर या फळ भाजी जास्त करून कोशिंबीर यासाठी वापरली जाते. तसे ची भाजी कच्ची आपण आहारामध्ये समाविष्ट केली जाते.

मॅग्नेशियम आणि antioxidants यांचे विश्वसनीय पोषक घटकांचे स्त्रोत आहेत. मटार या भाजीमध्ये कॅलरीज फायबर प्रथिने जीवनसत्व अ, क आणि के असते तसेच जीवनसत्व बी यासारखे पोषक घटक असतात. मटार हे आपल्या आतड्यांसाठी चांगले असतात. तसेच पाचन तंत्र निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये antioxidants असतात. जे आपला कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात मटर हे पास्ता नूडल्स किंवा करी मध्ये वापरला जातो. टोमॅटो हे फळ भाजी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये टोमॅटोला महत्त्वाचे स्थान आहे. टोमॅटोचा उपयोग स्वयंपाक स्वयंपाक घरामध्ये भाजी बनवण्यासाठी सूप बनवण्यासाठी

तसेच टोमॅटोमध्ये citric acid आणि malice acid ही असते. भाज्या उगवण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते. वांगी, बटाटा, फ्लावर, मेथी, पालक आणि पोकळा यासारख्या भाज्या भाज्यांची भाजी केली जाते. तर काही भाज्या कोशिंबिर करण्यासाठी वापरल्या जातात. जसे की काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि बिट भाज्यांची खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भाज्यांमध्ये आपल्या आरोग्य निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी लागणारी antioxidant ने परिपूर्ण आहे भाज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात कॅलरी आणि चरबी असते त्यामुळे आपले वजन आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. भाजी ही एक वनस्पती चा खाद्य भाग आहे. जे सहसा त्यांची पाने फळे किंवा बियाया बिया असू शकतात बिया असू शकतात

आहे हिरव्या भाज्यांमध्ये फायबर आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. हे दोन्ही चयापचय चयापचय वाढवण्यास मदत करतात. मदत करतात. लाल रक्त पिशवीचे उत्पादन आणि ॲनिमि ॲनिमियाचे उप उपचारांमध्ये मदत करते जेव्हा चयापचय शक्तिशाली असते तेव्हा gastrointestinal त्रास होण्याची शक्यता कमी असते. हिरव्या भाज्यांचा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास वाढवणारा गुणधर्म आजार पण आणि संसर्गाचा प्रतिकार करण्याच्या शरीराच्या क्षमतेमध्ये रोगप्रतिकारक शक्ती महत्वपूर्ण भूमिका बजावते. हिरव्या भाज्यांमध्ये समाविष्ट असलेली जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. तुमची प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. ताज्या हिरव्या भाज्या नेहमी वापरल्या पाहिजेत कारण त्या वेगाने खराब होतात. हिरव्या भाज्या विविध आजारापासून दूर राहण्यास मदत करतात. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर असतं.

hello

काय म्हणतोयस कुठे गेलेला फिरायला? कुठे लॉस एंजिल्स ला गेला होतो हो तेच म्हंटल status बघितले मी तुझे काल हां ना कस वाटल? भारी वाटल म्हनून तर म्हंटल विचाराव काय चाललंय? एवढं फिरन वगैरा exam वगैरे झालेले दिसतायत हां exam झाल्या पप्पा म्हटले जा जरा फिरून विरून ये म्हटल म लॉस एंजिल्सलाच जाव अच्छा मग काय काय पाहिलस तिथे?

अच्छा माला वाटल त्याच india मध्ये अजून काई केलय का काय आरे लॉस एंजिल्स अमेरिकेत ए हो अमेरिकेतच ए but त्याच्या प्रतिकृती बनवतात न प्रतिकृती फिरायला गेल्तो मी trip ला

नई मी काय अं काई अं flight माझ्या यानी arrange केल्या मी आनि तिथ guideguide अन tour ची help घेतली म वीना worldtour

अच्छा हां बरोबर माझं अगोदरच ठरलं होत की जायचंय लॉस एंजिल्सला अच्छा ok हम्म

मी माझे तर आता सध्या काही plan नाही ए फिरन्याचे बघुयात एक चार, पाच महिन्यानंतर अरे नाई जाऊन यायचं परत plan परत ठरत नाई फिरायचे काय तुझा कुठला मग plan ए का ?

तुझा कुठला next plan का?

अं म्हनजे fullonenjoy मंग काय यायच का तुला? नाई नको next month मध्ये तर माला खर possible नाई ए पण जुलै ऑगस्ट मध्ये वगैरा बघेल विचार करेल august मध्ये अरे august मध्येत आपल्या इथं पावसाळा भरपूर असतोय म आपल्या इथच फिरारेला हो ते आपल्या इथले spots झाडाचा साफळा घुमले फिरले पाहिजेत नंतर बाहेर यायला पाहिजेत म आपन इकलच काई बघितल नाई आणि बाहेर जायच फिरायला हम्म तुझी future destination हे favouritedestination कुठले ए फिरायसाठी? अं म्हनजे अं outside म्हनजे countryoutside विचारतोय का?

आले

कश्याचा आवाज येतोय मागे? sound काहीतरी song वाजल्या चा आवाज आला नाय ग चुकून माझ्या कडून दुसरी कड बोट लागलं बोट लागलं होत

हां फिनलॅंड ला जायचा विचार करतीये अरे बाप रे budget काय? नाई म्हनजे असं काय हे केलं नाई ए but मला असय की rate वगैरे मी काय पाहिला नाईए नाई खरंच कुठलेच rate माहिती नाही

नाई फिरलीये मी म तेच सांगतीये मी मी india च व्यवस्थित पाहिलं नाही तर बाहेरच फिरण्याचं काय

but फिनलँड चांगली जागा हो Hawkinscountry ए ना?

Finlandisfarfromyou भूतान isaffordablealso अह हो बरोबर केरळ तसं अं singaltour म्हनजे अं केरला हा

solotrip solo trip ला जायचय solo trip ला अरे वाह solo trip छानए explore स्वतः स्वतः पण थोड safety issue असतो

फिरन्यासाठी काय देवभूमी म्हणतात ना केरळ ला? OwnGodsOwnCountry हम्म

असय का? केरळ मधेच मजा होईल चांगलं कारण आताच माझे मित्र गेले होते ए केरळ is affordable

fifteentotwentyKisenoughforsixtosevendays हां हम्म you can youcanaquirethesingal thereismuchenoughoptionsforthesolotraveler onthe perdayfivehundredorsixhundred theytakemoney अं forthe and you can usetherebedtherewashroomseverythingisgoodforsolotravelersnowadays अच्छा तुझं तुझं तुला किती म्हनजे किती लागले आता लॉस एंजिल्सला जाऊन

लॉस एंजिल्सला त flight चच बघ बर चाळीस, पन्नासच onewayticket होत पहिले इथून दुबईला एमिरेट्सनी दुबईला जायचं दुबई वरून मंग divertedflight होती tothe लॉस एंजिल्स अं abovethefifteenhour अं longjourney fromindia to दुबई sixhoursandto दुबई to लॉस एंजेलिस abovefifteentoeighteenhours अच्छा हम्म an economyclass म्हनजे changechange करायला लागल्या तुला flight म्हनजे